वायो वयाने मोठेथ म्हणजे आपल्या त्यांच्या साठी आला तो बूस्टर डोस आला आणि काही एव्हडीच प्रीकोसशन होती पण ती आपल्याला किती कठीण वाटली नतंर नतंर आपण आपल्या मित्र मैत्रिणींना कडे हि भरपूर दोन महिन्यान भेटल्या नतंर आपण जायला लागलो भरपूर म्हणजे आपल्याला तेव्हा स कळलं कि काय अं लाईफ मध्ये आहे कि नाही पण तेव्हा असं वाटलं कि ठीके आपण घरात बसलो अभ्यास सुद्धा करायला मिळाला नाही सगळं ऑनलाईन झालं सगळं म्हणजे चांगला पण आपल्याला शिकत गेलो आपण आणि म्हणजे असं हे पण गेलो आणि काय झालं जेव्हा आपण सामना करून त्यांतन उभे राहिलो आज तर खरंच वाटतय कि आपली इम्म्युनिटी खरी चान्गली आहे कि आज आपण ह्यांत सरवाईव्ह केलीय हे आपल्याला बरं वाटतंय कि आपली इम्म्युनिटी चांगली आहे खार त्यामुळे आपल्याला आज काय वाटतंय आपण ह्यातनं स्टॅन्ड बाय झालो स्वतःची काळजी घेऊ शकलो हे खूप आपल्यासाठी म्हणजे बेटर आणि म्हणजे ह्या covid नाईंटीन मुळे कस झालं महाराष्ट्रातून असं पूर्ण त्यामुळे भीती पण वाटते कि ते परत येऊ नये आणि तास तू ऐकली अशील सगळी कडाच जे पण फोने करायचो ते आपल्याला काही विचरत नव्हते तुमच्या इथे कास काय आहे तुमच्या इथे कसा काय आहे हे भौतेक विचारात सगळे आपल्याला हो कारण कि त्या वेळी वेळी आपल्याला ना ते म्हैती पडणारे कि आपल्या हेअल्थ चे किती इम्पॉर्टन्ट आहे आमच्या लाईफत कारण कि अं असा पण लोक असते कि जे आपल्या कामत जेवढे बीसी असते कि ते अं जेवण पण टायमात करत

ते म्हणजे कि ते एक खूप म्हणजे मोठा ते आहे कि

आपल्याला हेल्थ हेल्थ नाही बघत तर महाजनकी हे सगळं गोष्टी आता तर कॉरोन चला कॉरोन आता आमची आपण जी जस तुम्ही सांगीतिल कि हां आवळ्याला हे बर वाटतय कि आपली इम्म्युनिटी एवढी स्ट्रिंग आहेत कि पण सर्वविव्ह केले आहे पण आता आम्हाला अगोदर पण सरवईव्ह पण काय ती टाईमा वर काहीच भरोसा नव्हते की अगोदर आपल्या लाईफात काय येनायेत काय नाही येणारेत आपल्याला काही माहिती नाहीये की आज आपण अह स्वस्त आहेत का काल आपल्यासाठी आपल्या सोबत काय होणारेयत काहीही माहित नाही हे पण आपण शिकले की आपला लाईफात कुणी काही म्हणजे की ठेवा नको तुम्हाला जे करायचंय तुम्ही आजच करा आणि तुम्ही हे पण अह लक्षात ठेवा की तुमच हेल्थ पण तुम्हाला इम्पॉर्टन्ट आहे आणि तुमचं वेल्थ पण तुमचं तुमच्यासाठी हो आता कसं झालं तू हेल्थ म्हणतेस म्हणून मी सांगते हेल्थ तर आपली नक्कीच आपल्या पेक्षा काळजी घेणारे जे मेन होते ज्यांनी आपल्याला सुरवाईव्ह करायला इच्छा दिली होप्स दिले ते कोण होते आपल्या दिवसाचे डॉक्टर आपल्या मधले आपले स्वतःचे फॅमिली डॉक्टर नर्सेस जे पण कर्मचारी होते किंवा पोलीस ज्यांनी वेगळेवेगळे बंदोबस्त लावले आपल्याला घरी बसवलं परत बाहेर जे साफसफाई करायला येणाऱ्या मावशी तेन वेळोवेळी आपलं दार स्वछ केले सोसायटी क्लीन ठेवली या व्हायरस च्या विरुद्ध लढण्यासाठी आपण रात्रंदिवस प्रयत्न केलाय ह्याला खरंच मी माझ्याकडून सुद्धा असं म्हणते की त्या लोकांचे ते ग्रेट थँकफुल आपण की भरपूर त्यांचं आभार मानायला पाहिजे आपण आज जेव्हा सगळे घरात बसायचे तेव्हा त्या पोलिसांना ही वाईट काळात त्यांना त्यांची मुलं मुली येत त्यांना ही आई वडील येत तुम्ही आपल्यासाठी बाहेर राहून वेळोवेळी भरपूर आपली सेवा केलीत

आणि हा जर नियम संपवायचा होता तर त्यांनी सांगितलं आम्ही सुद्धा घरी तुमच्यासाठी बाहेर आहे तर तुम्ही आमची एवढ ऐकू शकत नाही की तुम्ही वेळोवेळी घरी बसा म्हणजे एकदम ही आपली एक व्यालीव्ह त्यांनी कळवून दिली ते खूप म्हणजे काळजी घेण्यासारखी होती आनि आपली जवाबदारी काय होती तेव्हा कि आपण अत्यंत जवाबदारीने वागायला पाहिजे होत आणि डोळ्यांनाहि न दिसणारा असं बाहेरचा हा दृश्य होता के नाही तो आपण मनात एक भीती ठेवलेली आपण आपल्या बरोबर स्वतःची काळजी घेत आपल्या कुटुंबाची पण काळजी घेतली आणि भरपूर गोष्टी आपण लागू केल्या जस कि वीस तीस सेकांदात परत परत हात धुणे स्यानीटायझर मास्क फ्रुट्स खाले जे त्याने आपण इम्यु इम्युनिटी बुस्टर चा आपण पावडर खाल्या भरपूर इम्युनिटी वाढवली आपण लिंबू सरबत वगैरे हे करून हे सर्व काळजी घेतल्या मुळे आज अस खरंच बर वाटतंय कि आपण यातून यातून व्यवस्तीत बाहेर पडू शकलो हो आणि त्या दिवशी म्हणजे कि अं जर त्या दिवशी जर अ पोलीस वाले आणि जे डॉक्टर असं डॉक्टर होते म्हणजे कि त्यांचे तर खूप आभार म्हणजे कि आपल्याला प्रकट करायला पाहिजे कारण कि त्या त्या वेळी जर ते न्हवते तर आम्ही तर म्हणजेकि आम्हाला तर काय ते न्हवते ना म्हणजे कि आपण जर जर अं मी तर ते सुरक्षाच न्हवती ना मग आपल्याला

काय म्हणजे कि सिरीयस सिरीयस घेतच नाही ऐ आपल्याला हाय प्रदिप

काय म्हणतो मग तुझ गाव? काय आहे. गावाकडच काही विषय आहे का.

हे बघ, मला मला लहान पण पासुन city मध्ये राहलेली आहे. माझ गाव आहे पण खुप कमी वेळी जाते.

त्याच्या मुळ मला काही experience नाही गावाकडच्या life चा. तू सांग, तू लहान्याचा मोठा तिथे झालेला आहे. तुला काय वाटत? हे बघ मी तर माझ पूर्ण लहानपण पहिले पासुन म्हणजे मी गावाकडच राहलो. नंतर आता आपल्या समजा डीग्रीसाठी याच्यासाठी इकडे सीटी मध्ये बाहेर पडलो. पण खर सांगायचं म्हटल न तर मला city बिलकुल आवडत नाही.

नाही म्हणज, एक ग्रामीण भागातला किवा गावाकड राहिलेला मुलगा लवकर सीटी मध्ये सेटल होऊच शकत नाही. कारण बघ गावाकड कस मनमोकळ मोकळ्या हवेत राहायचं एकदम

परत mess च जेवण जे की मला बिलकुल आवडत नाही. घरच जेवण घरच जेवण असत प्रदी आणि मेनली ते गावाकडच जे वातावरण आहे न तर तुला सांगू शकत नाही म्हणजे एवडे गोष्टी खुप तु इम्याजीन सुद्धा करू शकत नाही. गावाकड जर कोणीपण आल ना. एक तर आमच्या कडे शेती आहे. आणि शेती मध्ये प्रत्येक ऋतू नुसार काय मनती? पिक पिकवल जात न सगळ घरच च राहते, विकत घ्यायची गरज नाही पडत सगल हातानी उगवलेल राहत. जेव्हा समजा मम्मी ला सकाळी स्वयमपाक करयाचा आहे. आणि तुमच कस असते सीटी मध्ये की जर तुम्हाला उद्या किवा संद्याकाळी तुम्हाला भाजी वगरे बनवायची तुम्ही मार्केट ला जाणार घेऊन येणार. ती मार्केटला किती दिवसाची असणार ते तू पण नाही सांगू शकत. अस थोडी असत यार किती दिवसाचे असत म्हणजे भाजीपाला आहे तो, सडणारच आहे न. हे बघ आता हे बघ

मी ज्या एरिया मध्ये राहते ना त्याच्या तिथे जवळच्या एरिया मध्ये ना दर सोमवारी बाजार भरतो. अह दर सोमवारी बाझार भरतो त्याच्या मध्ये काही व्यापारी पण असतो काही शेतकरी पण असतात. अह आता मी शेतकरी असेल त्यादिवाशिचाच माल मन किंवा आधल्या दिवशीचा माल मन ते तर कापूनच आणतील ना,

कारण त्यांचा पण त नफा होतो ना शहरा मध्ये आल्यावर कारण लोक घेतात आता सोमवारचा बाजार आहे मटल्यावर आठवडी बाजार पूर्ण आठवड्याचा बाजार तर एका दिवशीच भरला जातो. ठीक आहे जे शेतकरी आणतात ना ते तर एका दिवसाच असू शकतो पण मला पण नाही वाटत कारण ते एक दिवस अगोदर तरी काढतात आणि नंतर मार्केट ला येतो.

गावाकड कस असते पूर्ण ताज ताज लगेच जायचं शेतामध्ये घेऊन यायचं, परत ऋतू नुसार बघ आता तर उन्हाळा चालू आहे. गावाकड आंबे अजून म्हणजे काय खुप

ठीक ते जाऊदे तुला शेतामधल्या पिकाबद्द्ल काय काय माहिती आहे ते सांग? शेतातले पिक.

वांग्याचं झाड, हरेल पुट, कापसाच्या झाडाला काय म्हणतात?

हा ते कपाशी बोंड फुटतात आह ते खुप भारी वाटत, त्याच्या नंतर सूर्य फुलाच ते झाड, त्याच्या मध्ये बिया एकदम काद्यला नसते आलेल्या आह आह का त्यावेळी ते मधल पूर्ण काळ काळ दिसते. बाहेर च पूर्ण पिवळ पिवळ दिसतात. आह त्याच्या नंतर तुरीच्या चवळीच्या शेंगा, अह अद्रक, भुईमुन्गाच्या शेंगा

बाकी एवडच असते कधी गरज कधी गेलेच नही न रे गावाकड, लहान पणा पासुन शहरात वाढलेली अच्चा, हे बघ तुला सांगतो आमच्या शेतामध्ये पिकवल्या जातात बघ, जे पण आपण खातो सगळ जेवड्या तू गोष्टी बघितल्या आहेत. माझ्या शेतात त माझ्या घरी सगळ आहे.

म्हणजे अह काय म्हणतो, त्याला वंरायटी समजा ते गावाकड असते गावरान म्हणून एक शब्द असतो बघ ओरीजीनल

परमपरे नं चालू राहाल असते आणि ते त्याच याच्यामध्ये येत समजा त्याच वेळेमध्ये

बाकी आता कस technology ने काही झाड असे झाल की त्यांना केवा पण किती पण असा येत समजा.

वरच्या वर उत्पन्न निघते त्याचं आह अजून आम्ही केळीचे पण झाड लावलेले आहेत. पपया तर माहित असेल

हा पण शहरात विकायला भेटतात, गावाकडे तेच झाड पपई च झाड बघितला का तू रीअल मध्ये कस असत, त्याला पपई लागते कसे? त्या झाडाचे वैशिष्ठ असते बघ म्हणजे ते अह जमिनी पासुन जेव्हा वाढायला लागल न, त्याची हाईट जास्तीत जास्त दोन तीन फूट समजा ते वाढल समजा एक महिना दोन तीन महिने समजा की लगेच त्याला स्टार्ट होऊन जात पपया यायला. पपई यायला सुरुवात होती, कोणाच्या सारख सोर्री नारळाच्या झाडसारखा पपई यायला सुरुवात होती. उंची जास्त नाही जात मन जाते पण काही काही

नही पपई ची उंची खुप जाते, पण एवढी पण नारळाइतकी उंच नाही जात, पण भारी असत पपईच झाड पण भारी असतत द्रक्श त्याच्यानंतर डाळींब झाले, संत्रे झाले, मोसंबी झाले कारण तू या सगळ्या गोष्टीना फक्त market मध्ये बघितलेले असणार. आम्ही कशे direct झाड आणि झाडाला तोडून खाल्लेले खोडे. गावाकडे चुकीची गोष्ट हि माझ्या घराच्या समोर शिताफाळाची झाड होती तर मला माहिती आहे शिताफळ कशी लागतात माझ्या घर समोर दोन झाड होती हे बघ शिताफाळाच झाड होत पपई च होत, आमच्या अंगनामध्ये होती. त्याच्या नंतर अळू चे पान त्याच्यानंतर गवती चहा मध्ये टाकतो बघ गाव्तीचे पान

ते पण आमच्या इथे उगवले जातात, अजून पण उगवले जातात. अस नाही की झाड फक्त तिथच येतात, काही पण पण यार सीटी मधल कस आहे बघ, मला आहे न तिथलं पोलूशन एक शुद्ध हवा भेटत नाही, कंटीन्यू आवाज मोकल वातावरण तर नाहीच आहे. जे गावाकड भेटत तस निसर्ग रम्य काय म्हणता येईल, पुन्हा शांत गावाकडची एक असते ना वेगळा नजारा सकाळचा एक

सूर्योदय. पुन्हा गावाकडच्या लोकांची शेतातल्या कामाला जायची गडबड हे ते, रात्री च अस गाव शांत गाव सगळीकडे. तुमच्या सीटी मध्ये चोवीस तास नुसताच पळपळ मेन म्हणजे मी इकड आल्यावर मला कळलाच नाही की दुसऱ्या दुनियेत आलो म्हणजे, अस अस फील होत मला सीटी आल्यावर. अरे सीटी आयुष्य ते घड्याळ्याच्या काट्यावर चालते जास्त करून, सकाळी उठल्या उठल्या सावरल की जो तो त्याच्या कामाला चालला जातो.

लोक ऑफिस ला चालले जातात, त्यानंतर ट्राफिक माहोल प्रत्येका कडे गाड्या आहेत न, गावाकड थोडी येवड गाड्याच प्रमाण आहे. आणि city मध्ये कस असत माहिती आहे का माणूस हा घड्याळासारख त्याला त्याच्या वर depend रहाव, लागत थोडा जर कधी late झाल की त्याच पूर्ण schedule अस बिघडून अस बिघडून गेल्यासारख होत. तरी पण यार, सगळ्या सोय सुविधा तुझ्या आजूबाजूला उपलब्ध असतात न city मध्ये. आणि main म्हणजे तुला माहिती आहे का गावाकड पण आता आहेत ना, पहिले होत समजा कि city सारख्या सुविधा provide नाही वायच्या समजा बर्याच गोष्टी नाही भेटायच्या पण आता गावाकड येवड development होत आहे.

शहराकडे जाव लागायचं अवेलेबल नाही राहायच्या कोणत्या गोष्टी पण आता खुप डेवलपमेंट होती आहे.

मन किवा गाडी मन आहे नाही का तुझ्या कड स्वताची टेच ना शेता मध्ये पण काय झाल माहिती आहे का पहिले टेक्नोलोजी पण नवती आणि अस म्हणजे थोड उत्पन वगेरे पुरेन कमी वायचं. पण आता काय झाल थोड जास्त टेक्नोलोजी वापरून किवा कुणाच्या तरी मार्गदर्शन खाली जेव्हा शेतकरी हा शेती करायला लागला ना त्यामुळ म्हणजे खुप डेवलपमेंट झाली आहे. उत्पन झाल काही झाल पिकामध्ये त्यामुळ खुप फायदा होतो. त्यामुळ सगळ कस म्हणजे अस डेवलपमेंट जास्त वाढली सगळी कड. कोणत्या बिनमालाला झाली, पुन्हा वेगवेगळ्या टेक्नोलोजी घेऊन वेगवेगळी उत्पन घ्यायची. पहिले शेतकरी कस एकाच उत्पन्न वर अवलंबून राहायचं ना त्यामुळ जास्त काही अं लता मंगेशकर. लता मंगेशकर जन्म हेमा मंगेशकर, अठ्ठावीस सप्टेंबर एकोणीसशे एक एकोणतीस.

BBC च्या मध्ये ती भारतातील महान आणि प्रभाव शाली गायिका पैकी एक मान ली जाते आणि जगातील महान गायका पैकी एक होती आठ दशकांच्या कारकिर्दीत भारतीय संगीत उद्योगातील तिच्या योगदाना मुळे तीला queen of melody nightingel

लता ने छत्तीस पेक्षा जास्त भारतीय भाषां मध्ये परदेशात शाळांमध्ये गाणी record केली. जरी मुख्य ता मराठी, हिंदी आणि बंगाली मध्ये तिच्या परदेशी भाषां मध्ये इंग्रजी, इंडोनेशियन, रशियन, डच, नेपाळी आणि वाहिली यांचा समावेश होता. तिला तिच्या संपूर्ण. कारकिर्दीत अनेक प्रशंसा आणि सामान्य मिळाले. उन्निससो नब्बे मध्ये त्यांना भारत सरकारने दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान केला. दोन हजार एक मध्ये त्यांच्या राष्ट्रासाठी योगदानाबद्दल तीला भारताचा सर्वोच्च नागरीक सनमान भारत रत्न प्रदान करण्यात आला MS सुबुलक्ष्मी यांच्या नंतर हा सन्मान मिळवीणाऱ्या दुसऱ्या महिला गाईका आहेत.

तीला तीन राष्ट्रीय चित्रपट पुरकार, पंधरा बंगाल चित्रपट पत्रकार संग पुरस्कार चार film fear सर्वोत्कृष्ट महिला पार्श्व पुरस्कार, दोन film fear विशेष पुरस्कार, film fear जिवन गौरव पुरस्कार, आणि बरेच काही मिळाले. एकोणीसशे

तिथे record केलेले गाणे सौगंध मुझे इस माती की हे भारतीय सैन्य आणि राष्ट्रीय श्रधांजली म्हणून तीस मार्च दोन हजार उन्निस रोजी release करण्यात आली. एक क्षणी ती guinness world record मध्ये दिसली. त्यांने तिला एकोणीसशे अठ्ठेचाळ आणि एकोणीसशे सत्तेऐंशी दरम्यान इतिहासातील सर्वात record केलेली कलाकार म्हणुन सुची बद्ध केले. प्रारंभीक जिवन. मंगेशकर यांचा जन्म अठ्ठावीस सप्टेंबर एकोणीसशे एकोणतीस sixty seven इंदुर येथे सध्याच्या मध्यप्रदेशातील इंदुर जिल्ह्यात ततकालीन इंदुर संस्थांचे राजधानी of british भारतातील मध्य भारत agency चा भाग होता. तीचे वडील दिनानाथ मंगेशकर हे मराठी आणि कोकणी शास्त्रीय गायक आणि नाट्य अभिनेते होते. दिनानाथचे वडील गणेशपंत भिकोबा कोकण भंते होते हरिकर अभी

दिनानाथची आई येसुबाई राणे त्यांच्या होत्या गोव्यातील देवदासी समाजातील मंदिर कलाकारांचा एक मातृवंशीय सामुदाय जो आता गोमंतक मराठा समाज म्हणुन ओळखला जातो.

दिनानाथांनी गोव्यातील यांच्या वडीलो पार्जीत गाव मंगेशकराच्या नावा वरुण मंगेशकर हे आडनाव धारण केले होते. तिची आई शेवंती अं पुढे धु सुधामती ही एक जुगराती स्त्री होती. धार्मिक bombay president आता हा वायवा महाराष्ट्रा शेवंती दिनानाथची दुसरी पत्नी होती. त्याची पहिली पत्नी नर्मदा, शेवंतीशी लग्न होण्यापुर्वी मृत्यु झाला होता. ही शेवंताची मोठी बहिण होती.

जमिनदार होते. च्या गर बाजारा सारखी गुजराती लोकं ते तिने तिच्या आजी कडुन शिकली. लताचे नाव हेमा असे होते. तीच्या पालकांनी नंतर तीच्या वडिलांच्या एका नाटकातील लतीका या स्त्री पात्राच्या नावा वानी तीचे नाव लता ठेवले. ती कुटुंबातील सर्वात मोठी मुलगी होती. मीना, आशा, उषा, आणि हृदयनाथ ही तिची भावंड आहेत. सर्व निपुन गायक आणि संगितकार आहेत. तीला तिच्या वडिलांना कडुन सांगिताचे पहिले धाडे मिळाले. वयाच्या पाचव्या वर्षी तीने वडिलांच्या संगिता नाटकामध्ये मराठी संगित नाटक अभिनेत्री म्हणुन काम करायला सुरुवात केली. पहिल्या दिवशी मंगेशकर निघुन गेले कारण तीला तिची बहिण आशाला सोबत आणायची मुभा नव्हती. गायन career एकोणीसशे चाळीसच्या दशकातील सुरुवातीची काराकिर्द. एकोणीसशे बयालीस मध्ये मंगेशकर तेरा वर्षाची असताना तीच्या वडिलांचे हृदय विकारणी निधन झाले. नव युवती चित्रपट company चे मालकांनी मंगेशकर कुटूंबाचे जवळ चे मित्र मास्तर विनायक विनायक दामोदर कारनाटकी यांनी त्यांची काळजी घेतली. त्यांनी तीला गायीका आणि अभिनेत्री म्हणुन कारकिर्द सुरु करण्यास मदत केली

सदाशिवराव नेवरेकर यांनी संगितबद्ध केलेले नाचुया गडे खेळु सारी मनी ऐसे भारी हे गाणे गायले पण ते गाणे अंतीम टप्प्यातुन वगळण्यात आले. विनायकने तीला नवयुग चित्रपटाच्या पहिली मंगळा गौरी एकोणीसशे बॅ बेचाळ या मराठी चित्रपटात छोटी भुमिका दिली. ज्यामध्ये तिने दादा चांदेकर यांनी संगितबद्ध केलेले नटली चैत्राचे नवलाई गायले. मराठी चित्रपट गजा भाऊ एकोणीससो चालीस माता एक सबुत की दुनिया बदलते चेहरे तीचे पहिले हिंदी गाणे होते. bollywood industry ला आजुन आपले पाय सापडले नव्हते. म्हणुन मंगेशकरांना आणि कंस करावा लागला. अभिनयावर

एकोणीसशे पंचेचाळमध्ये जेव्हा मास्तर विनायकाच्या company ने मुख्यालयात तीचे हलवले तेव्हा ती मुंबईत आली. तीने भेंडी बाजार घराण्याचा उत तवात अमान अलिखा यांच्याकडुन हिंदुस्थानी सस्त्रीय संगिताचे धडे घेण्यात सुरुवात केली तीने वसंत जागडेकर यांच्या आप की सेवा में एकोणीसशे सेहचाळ या हिंदी भाषेचे चित्रपटसाठी बाल लघु कर्जोरी गायले जे दत्ता डा जावडेकर यांनी संगितबद्ध केले होते. चित्रपटातील नृत्या रोहिनी भाटे यांनी केलेले होते. जी नंतर प्रसिद्ध शास्त्रीय नृत्य गांना बनली. लता आणि तिची बहिण आशा यांनी विना नायकाच्या पहिल्या हिंदी भाषेतील कृपक बडी मॉं एकोणीसशे पैतालीसमध्ये छोट्या भुमीका केल्या. त्या चित्रपटात लता दिदीनी माता तेरी चरणो हे भजन ही गायले होते. सुभद्रा एकोणीसशे छेयालीस या विनायकाच्या दुसऱ्या हिंदी भाषेतील चित्रपटाच्या recording दरम्यान तिची ओळख संगित दिग्दर्शक वसंत देसाई यांच्याशी झाली. एकोणीसशे अठ्ठेचाळ मध्ये विनायक मृत्यु नंतर संगित दिग्दर्शक गुलाम गैदर यांनी त्यांना गायीका म्हणुन त्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी तिची ओळख निर्माता यशोधर मुखर्जी यांच्याशी करुण दिली जे त्या वेळी शहीद एकोणीसशे अठ्ठेचाळ चित्रपटात काम करत होते. परंतु मुखर्जींना तीचा आवाज खुप पातळ म्हणुन नाकारला. नाराज हैदरने प्रतीक्रिया दिली की येत्या काही वर्षात निर्माते आणि दिग्दर्शक लताच्या पाया पडतील. आणि त्याच्या चित्रपटात गाण्यासाठी तीला वनी करतील. हैदरने तीला पहिला मोठा break दिला. दिल मेरा तोडा मुझे कहिकाना छोडा नाजीम पतीच्या गाण्याने मजबुत एकोणीसशे अठ्ठेचाळ जो तीचा पाहिला मोठा यशस्वी चित्रपट ठरला. दोन हजार तेरा मध्ये तीच्या सशस्ववादीचा

सुरुवातीला तीने प्रशांस आनुर जहाचे अनुकर केले असे म्हटले जाते. परंतु नंतर तीने स्वतः चे गायन शैली विकसीत केली आधुनीक आणि पारंपारीक स्त्री नायक या दोघांना अनुरुप असलेल्या मेहफील शैलाच्या सा सादरीकरणा पासून दुर

कुत्रा कुत्रा हा एक अत्यंत प्रेमळ प्राणी आहे कुत्र्याइतका इमानदार कुठलाचं प्राणी नाही कुत्रा नेहमी आपल्या मालकाची रक्षा करतो तसेच कोणी अनोळखी माणूस आपल्या घराजवळ आला तर तो लगेच भुंकून इशारा देतो म्हणूनचं लोकं आपल्या घरात कुत्रा पाळतात. मला पण कुत्रे फार आवडतात. मला कुत्र्यांविषयी फारशी माहिती आहे आणि मीसुद्धा एक कुत्रा पाळला आहे माझ्या कुत्र्याचे नाव आहे प्रिन्स माप्रिन्स हा जर्मन शेपर्ड ह्या जातीचा कुत्रा आहे प्रिन्स दिसायला खूप सुंद सुंदर दिसतो पण तो तितकाचं घातक पण आहे समोर प्रिन्स दिसला कि कोणीही अनोळखी माणूस त्याच्या समोर येण्याची हिंमत करत नाही त्याला बघून सर्वे घाबरतात माझा कुत्रा प्रिन्स माझ्याकडे अगदी तो लहान होता तेव्हापासून आहे मला कुत्रे फार आवडतात म्हणून माझ्या बाबांनी माझ्या वाढदिवसाला मला हा कुत्रा भेट म्हणून दिला होता आतापर्यंत ही माझी सर्वात आवडती भेटवस्तू आहे प्रिन्सला आता सात वर्ष झाली आहेतआणि तो एक केवळ प्राणी नसून तो आमच्या कुटुंबाचा एक भाग आहे कुत्रा हा माझा खूप आवडता प्राणी आहे अं कुत्रा हा एक अत्यंत प्रेमळ प्राणी आहे कुत्रा हा पाळीव प्राणी आणि मनुष्याचा सर्वात चांगला मित्र मानला जातो कुत्र्यांच्या अनेक प्रजाती आहेत कुत्र्यांचा आवडता आहार म्हणजे मांसाहार कुत्र्याचे दात अणचुकी दात असल्याने मासे आणि मांस तो खूप आवडीने खातो तसेच कुत्रा शाकाहारी पदार्थही खातो कुत्रा हा पुरातन काळापासून मनुष्याच्या सानिध्यात राहिला अन्नासाठी

वाघ्या कुत्र्याची समाधी आहे कुत्रा नेहमी आपल्या मालकाची रक्षा करतो कोणी अनोळखी माणूस आपल्या घराजवळ आला तर तो लगेच भुंकून लागतो म्हणूनच लोक आपल्या घरात कुत्रा पालतात त्यामुळे कुत्र्याचा वापर राखण करण्यासाठी शिकार करण्यासाठी गुन्ह्यांच्या तपासणीसाठी तसेच सोबतीसाठी करतात तुम्ही गोष्टींमध्ये चित्रपटामध्ये पाहिले असेल कुत्र्याची भूमिका त्याने कशाप्रकारे पार पडली आहे शेवटी मी सांगू शकतो की कुत्रा सर्वात उपयुक्त